नाही ते त्तर मान्य सर तुम्ही पण तसं करतात ना. फक्त एक minute द्यावा . हो सर असतो. प्रत्येक वेळी बोलाय ची गरज नसते.

मग खुप टाइम नंतर तु कॉल केलेलास. विसरली होती की काय?

तुला लास्ट टाइम आठवतय का तु मला केव्हा भेटलेलीस? आग बाई झालं आता कॉलेज टाइम संपला कोणाशीच भेटले नाही मी. हो मग का विसरली होती कॉलेज मध्ये लास्ट असं भेटायचंं

अच्छा कॉलेजच्या नंतर काय घेतल तु एजुकेशन? पहिल BSc केली ग्रॅड्युएशन कंप्लेट केलं. अच्छा नंतर काय केलं?

नंतर लग्न वगैरे केलं. अच्छा तेच म्हटलं विचारावा तर. जुन्या आठवनी काढावा तर. रेखा काही कॉल करत नाही आपुनच कॉल करावात आणि विचारावात. म्हणजे लास्ट टाइम ला फक्त कॉलेजला भेटलेली तीथुन आपला सेंड ऑफ झाला. सर्वांनी आपल्याला गुड बाय केलं आणि खरचंं तु बाय बाय चं झाली. आरे यार तसं नाही गं काय सांगु तुला आता कॉलेज वेगवेगळे झाले आपण वेगळे झालो बारावीलाच.

तीथुन माझा बहितेक ग्रॅड्युएशन ला अं हं एक विषय बॅक होता.

मग तीथुन पुढ इकड शिफ्ट झाले. मग आता नविन नविन एक दोन सॉरी कोरोना होता त्या टाइम ला.

मला एक वर्क फ्रॉम होम भेटलं. मी वर्क फ्रॉम होम करत होते घरी बसल्या.

मग त्याच्यातच गुंतुन गुंतुन राहीले मग वेळच नाही भेटला ना गं. म्हणजे असं कोणशी कॉन्टॅक्ट करावा वगैरे वगैरे मग तुझा नंबर मला, मला एका ग्रुप ला ऍड केलं मला. कॉलेज च्या मुली कॉलेज अं कारण देवगन आसा काही तरी ग्रुप होता. YYZ असाच काही तरी ग्रुप होता बघ. मग तिथुन तुझा नंबर काढला मी आन तुला कॉल केला बाळा. अच्छा असं आहे व्हय मी म्हणलं की काय विसरली वाटतं कॉलेज पसनं काय कॉल नाही काही नाही किती वर्ष झाली. इचा नंबर मला

तर इला बोलावं कुठे आहे काय नाही तेच

प्रायव्हेट च आहे सध्याला. पण आतलं ना. म्हणजे माझ कॉलेज च्या नंतर मी जे घेतलय BA घेतलय. BA च्या नंतर माझ MA झालय. आता B एड चं करती आहे.

हं हम्म

भन्नाट मज्जा केली अं कॉलेज ला. मी तर खुप बंक बंक केले कॉलेज. गॅदरिंग म्हण, ट्रिप म्हण किंवा एखादा फंक्शन म्हण नाही तर काही तरी म्हण कॉलेज ला लेक्चर ला लेट गेलं तरी आपण पाठी मागं जागा धरुन आठवतय का तुला? हम्म आपली गॅंग चं लई भारी होती. हं आणि एक टकले नावाचे सर होते. बरोबर त्यांचा खरं समोरच्यां कडेच लक्ष द्यायचे. म्हणजे असं नव्हतं आपण म्हणजे अं शिकण्यात म्हणजे कच्च होतो. पण लेट झाल्यावर आपल पाठी मागेच बसायचं. म्हणजे आपण लेट थोडी ना आपल्या साठी गेट सोडुन देते.

हा तेच समोर लक्ष द्यायचं नाही मग आपण काय करायचो. तु सगळ्यांचं टेक्स्ट चोरु चोरु घेत होती लवकर आली तर.

आणि पुर्ण ते पाठी मागुन कव्हर नसत का तसं लागायचा ना. तर काही डेस्क कसं असतं अर्धच असतं. मला अर्ध नाही मला फुल ते पण कव्हर लावलेलं. हं

हा बरोबर आपल्याला लेट जरी झालं ना बॉयझ ही नाव सांगत नव्हते आन गर्ल्स ही सांगत नव्हते. आपला ग्रुप वेग वेगळाच होता कॉलेज लाईफ चं म्हटलं ना खरचं एकदम भन्नाट लाईफ आपली. खुप खुप म्हणजे काय खुप एन्जॉय केले. बर्याच अशा आठवनी आहेत मला सध्याला ही आठवत नसेल. कदाचीत थोड्याश्या किरकोळचं आठवत असतील. आशी आणि बघत होते मग हे म्हणजे लागलेला होता मराठी चित्रपट होता मला हा मग आठवलं काय आहे काय नाही. मग आशी सडनली मोबाइल घेतला म्हटलं चला, आन तुझा नंबर दिसला. म्हणजे मी लावीत होते माझ राहुन गेलं. हं. हम्म अं मग आशी लाईफ होती. माझा कडं खरचं नंबर नव्हता मी ग्रुप वरनं तुझा नंबर काढला सिरिअसली आरे मला हे जॉब करण्यात मला टाइम नाही मिळाला, तरी ही मी केला. माझं जेवन ही मी केला तु रिसिव्ह केला.

पण रिसिव्ह करण्याला जास्त महत्व असतं. हो काही काही जन तर रिसिव्ह पण करत नाही. हा ते असते सर्वात म्हणजे मेन फॅक्ट तो असतो. आन लग्ना नंतर मोबाइल हे तुला कळालय. मोबाइल आन त्यांच नाव सिम कार्ड असेल तर मग तर ओळखायलाच येत नाही. आन अननोन कोणी उचलतही नाही.

असं आहे ना. मग माझा शुक्रियादा कर मी तुझा कॉल रिसिव्ह केला आहे.

थँक यु ने पोट भरत नाही माझं. कॉलेजला कसं आभार प्रकट करण्याची वेगळी थट्टा होती आपली वेगळ जोक मध्ये आपण म्हणून ए चल माकडे मी काहुन करु गं तुझं आभार प्रकट तु काय लइ मोठ काम करुण आलीस का? असं म्हणजे की बोलण्याची पद्धत मग. ते म्हण, प्रत्येक बोलण्यात एक तर वाकड बोलनं होतच. म्हणजे सरळ सरळ नाही बोलायचो नाहीच म्हणजे नाहीच बोलायचो. ते तर हो तेच लाईफ एकदम भन्ना तरी आपण लागले हं म्हणजे आपण लास्टला आहे ना आपुन काही तरी पिक्चर्स वगैरे काढुन ठेवायला पाहीजे होते. तसे काढलेले असतात म्हणा मोबाइल मधी. पण असा फोटो काढुन ठेवलेला बघतो. मोबाइल मधनं डिलिट होतो. तुझ तुला तुझा कडं आहे का बाकीच्यांचा नंबर माझ्याकड तर कोणाचाच

हं हं तसचं. तसं आपण ठरवूया. च्या जागी एक

हो नक्की आन वाटलच तर एकदा कॉलेज ला जाऊन आपुन भेट देऊया. ते तर आहेच. सरांना पण आठवले पाहीजेना हे कोण आहे. हा ह्या मुली आठवल्या पाहीजे ना हे मेन आहे. हम्म

गॅदरिंग ची मज्जा आठवती ना तुला? कसले पोरं ते डान्स घ्यायचे मग ती गाणी तर भन्नाट होती. खुपच भन्नाट होती. काही काही पोरी तर लयच होत्या. पोरां पेक्षा पोरींचा ठसका तर वेगळीच. ते तर आ हं तुला आठवतं का ते एक्या बाउल बाउल मध्ये चिठ्ठ्या टाकायचे चिट टाकायच्या. एक एकाला बोलवायचंं आन ती चिठ्ठी मग त्याच्यावर हे हा हा काय म्हणतात त्याला मला आठवना झालं आता सध्याला. फिश फिश पॉट असच काही तरी म्हणतात. हा हा तेच होतं. त्याला तु कसली भारी फिश तुला डासिन्ग आलती.

आणि तुला सैराट गाणं आलतं. बरोबर भाऊजी आले आन तुला घेऊन गेले. तेवा बरं शाहनी आठवतय ना नाय ग खरचं मज्जाच भारी होती. लय मज्जा. म्हणजे बघ बा म्हणजे आपण हे पण टाकत नव्हतो स्टेज वगैरे काही टाकत नव्हतो. म्हणजे हॉल होता आपला त्या हॉल मध्ये मस्त असं हे होतं वरती वट्टा वर्हांडा कसा असतो?

हो हो एकदम भारी, एकदम भारी होतं. कसलं मुलीचा आवाज काढत होते की मुलाचा काढत होते. मुलाचा ठिक आहे मुलीचा आवाज पण काढत होते राव कसले सॉलिड होते. मुलींचा आवाज म्हण किंवा कुठली ऍक्टिंग म्हण कींवा कुठलाही इशारा, नखरे सर्व काही व्यवस्थीत पर्सन समजते त्यांना.

भेटुयाना चालतय ना मग. हो बघुया सांगा कॉल करा माझ्या कडुन जेव्हढ जेव्हढे नंबर आहे मी कनेक्ट करते ok

हो चालेल हो बाय hello hello

hello अं कसंय यश तुम्ही हो बराय मी तुम्ही सांगा हो हो बोलतोय बोलतोय, आवाज येति का माझी बोलतोय, आवाज येति का माझी हो येति येति काय इथं थोडं network चा problem आहे म्हणून आवाज मधी मधी बंद होती कधी कधी थोडं यायला लागली आवाज मी पण इकडे राजस्थान ला आलो होतो काहीकाहींचे tower च येत नी घरी, काय आता आवाज येते का माझी आवाज यायला, आवाज येते का माझी

हो येतीये येतीये, हो अली, हो अली राजस्थान ला ए ना, राजस्थान होऊ राजस्थान ला कशे काय तुम्ही, सुट्टीवर

मी आता काय श्यामबाबा ला जाऊन आलोय राजस्थान हो मी पण गेल्तो चार वर्षाअगोदर lockdown च्या आधी हो माहितीये माहितीये, आता काय तिथे तर लय गर्दी असते हो लय गर्दी असते हम्म उलट चांगलं आहे पण तिकडे लय शांत वातावरण असतं कलयुग चा अवतार आहे ते

hello हो हो, हा येति आवाज तुमची येति आवाज, हो अली येतीये

लय गर्दी आहे, गर्दीमुळे network येत नाही तिकडे हम्म होऊ इथे तर दिल्ली UP हरियाणा सगळे लोकं येतात लय लोक येतात All India वरून येतात लोकं, आता मी काय तिकडे hotel मध्ये च चाललो दर्शन झालाय माझं, आता hotel मध्ये चाललो मी हम्म सकाळची काय train आहे परत माझी औरंगाबाद ची हो मी ऐकलं कि रोज एक दोन लाख लोकं येतात आणि दर्शन घेऊन जातात बाबांचे दर्शन करून जाते सगळं ते मंग

माझा मित्र सांगत होता दहा दिवस पाऊल पाऊल मेळा भरतो तिकडे पण मी पण पहिल्यांदा च आलो इकडे, माझा मित्र आहे राजस्थान ला राहायला त्यांनी सांगितलं म्हणून मी आलो इकडे लय कष्ट दार होतं इकडे समदं चांगलं आहे श्यामबाबा लय चांगलं दर्शन तुम्हाला कसं माहित पडलं कि श्यामबाबा हे सगळं

एकदा जाऊन ये माझ्या बोलण्या तिकडून ध्वजा पण आणली त्यांनी आपल्या घरी ध्वजा लावलीये, त्यांनी आपल्याकडे म्हणजे ध्वजा लावलीये सगळं त्याचं बारा चाललंय आता सगळं व्यवस्तीत चालू आहे काम धंदे सगळ्यात पाहिलं कधी जळते श्यामबाबा ला मी आता पहिल्यांदा च आलोय माझे मित्र गेला होता पाच सहा वर्षाअगोदर गेला होता तो त्यांनी सगळी आपली story सांगितली मला आता श्यामबाबाचं हे तू जाऊन ये लय होतो मी आता लय चांगलं वाटतंय सगळं चांगलंय तिकडं आता यात्रा पण केली मी सतरा किलोमीटरची यात्रा केली मी पण ऐकलंय कि जे पण तिथं जातात त्यांची इच्छा पूर्ण होते आणि लय चांगलं वाटत आशीर्वाद घेतल्यावर

दर्शन पण लय चांगलं झालं नायका. दोनदा दर्शन झालं आणि तर तिथं तर आता ते मंदिर पण लय चांगलं केलाय तिथं linewise जायला थोडा line हे आहे तिकडं हो आधी काहीच नव्हतं तिथं फक्त मंदिर होतं छोटं आता लय मोठं आहे त्यांनी सांगितलं माझ्या नि सगळी story सांगितली सगळं त्यांनी सांगितलं सगळं महाभारत ची story सांगितली सगळं एकाच अवतार त्यांना भेटलोय कलयुग चा असं सगळं सांगितलं कृष्णा चे अवतार आहेत ते हो हो ऐकलंय मी ते कलयुग चे देवता त्यांचा नावाचे घरचे माणूस तिकडे जाणारे आता ध्वजा आणली मी पण तिकडून आता मी पण माझ्या घरी लावणार आहे तिकडे लय चांगलंय तिकडे आता मला वाटतंय वर्ष, वर्षांनी नाहीतर दोन तीन महिन्यांनी बाबा बोलावणार मला असं वाटतंय मला

लय गर्दी आहे एव्हडी गर्दी मी कुठे पहिली नाही एव्हडी गर्दी आहे तिकडे पण लय systematic काम आहे तिकडे, काय problem नाही चांगलं दर्शन होतंय मी बघत असतो तिकडचे कसं कसं लोक येतंय कोणीकोणी तर सोळा सोळा किलोमीटर चालत येतात, कोण काश्मीर वरून यात्रा, यात्रा चालू आहे आता जे मित्राची काश्मीरवरून youtube वर बघतो ना मीपण लय चांगलंय लय व्यवस्था आहे लय army होती भजन पण लय चांगलं करतो लय ऐकलंय संजय मित्राबद्दल पण

आता पुढच्या वेळेस पंजाब ला आले ना कि त्यांनी सांगितलं कि तुम्ही joint व्हा आमच्यासंग पंजाब ला आले तर आम्ही पण जम्मू मध्ये काही permission काढली होती त्यांनी म्हणून तिकडे जास्त माणूस गेले नाही पंजाब मध्ये लय

दानधर्म पण लय करतात लोकं तिथं धर्मशाळा सगळं मध्ये असत आणि ते फाल्गुणमेला तर जायला पाहिजे आता अजून काय नी काम चाललंय आता काय झोपायचं आता

तुम्ही पण youtube वर ऐका संजय मित्तल चे संजू शर्माचे लय चांगलं चांगलं भजन असत लय चांगलं असत आपण आपल्या घरी संजू शर्माचे अशे श्यामबाबाचे भजन सुनेला ना शांती येते एकदम लोक तर पूर्ण दिवसभर भजन ऐकत असतात आणि मज्जा घेत असतात आणि एकदम आनंदामध्ये असतात लय चांगलं आहे

एक सकाळी कमीकमी एक भजन ऐकायचं आणि रात्री एक भजन ऐकायचं तुम्ही कसं गेले तिथं श्यामबाबाकडे train नि का flight नि गेलते आम्ही train नि गेलो होतो माझ्याकडे पैशे नाही होते, माज्य अमित्रांनीच माझी ticket मधली त्यांनी सांगितलं होतं ना त्यांनीच माझी ticket बिकट सगळी काढली नायका व्यवस्था त्यांनीच केली त्यांनी सांगितलं तुझं चांगलं झालं ना नंतर मला पैशे दे आता द्यायची गरज नाही म्हणून त्यांनी सगळी व्यवस्था माझी इथे राजस्थान मध्ये इकडे त्यांनी online सगळं book केलं होतं आणि सगळा खर्च त्यांनीच केलाय लय चांगला आहे, दोन हजार रुपये पण मला दिले त्यांनी दर्शन झाले का तुमचे बरोबर दोनदा दर्शन झाले माझे आता कधी जाणार परत बाबांकडं आता दोन वर्ष आता जाणारे मी आता june july august मध्ये जाणारे मी पंधरा august च्या जवळचं नियोजन करू सुट्ट्यामधी मला पण सांगा पुढच्या वर्षी तर जाणारच मी हा नाय number save केलाय मी चला मला call यायला लागले चला bye bye कारगिल का घडली पाकिस्तानाचे तत्कालीन पंतप्रधान नवा शरीफ व लष्कर प्रमुख कर करामत यांच्यातील मतभेद एकोणीसशे अठ्ठ्याण्णव च्या सुमारास आणखी वाढले होते. करामत निवृत्त झाल्यानंतर पाकिस्तानचे लष्कर प्रमुख पदी कोणाची नियुक्ती केली जाईल यावरून वरून वरून वाद होते नवाज शरीफ यांनी या जाहीर सभेत आपला तोंडसुख घेतले याचा राग येऊन करामत यांनी निवृत्ती निवृत्ती आधी लष्कर प्रमुखांच्या राजीनामा दिला. नवाज शरीफ यांनी पाकिस्तानचे नवे लष्करप्रमुख प्रमुख म्हणून Journal परवेज मूर मूळ शरफ यांनी नियुक्ती केली. त्यासाठी लष्कर प्रमुख दावेदार असलेले दोन वरिष्ठ अधिकाऱ्याने मी डा अह डावलण्यात आले होते.